अ तुला काय वाटतं कोणता खेळ म्हणजे अतिशय म्हणजे एकदम भारतात जास्त करून कुठचा खेळ चांगला असा खेळला जातो कि जो खूप प्रसिद्ध असेल आणि खूप आपल्याला म्हणजे सगळं ते इंटरेस्ट घेऊन बघू शकतात आणि एक खूप म्हणजे एन्जॉय पण करू शकतात त्याच्यात. तसा क्रिकेट इज बेस्ट ऑपशन.

क्रिकेट खूप चांगलं आहे. म्हणजे सर्वेजन बघू शकतो आणि इंटरेस्ट असतो त्याच्यात खूप. हो का. म्हणजे क्रिकेट हा म्हणजे आपल्या देशात भारतात खूप सारे जण म्हणजे बघतात. हो.

खुप वेगवेगळे टीम्स असतात. तिच्यावर बेट्स लागतात. आणि खूप पब्लिक बघतात. इंडियामध्ये सगळ्यात जास्ती खेळणारा गेम तोच आहे.

ओके. म्हणजे तू मला थोडंफार इन्फॉर्मेशन देऊ शकशील का म्हणजे त्याच्याबद्दल? क्रिकेटबद्दल? म्हणजे मलापण थोडीफार माहिती माहिती आहे त्याच्याबद्दल. पण मला थोडीफार तुझ्याकडनं पण माहिती पाहिजे.

आं तो खेळ म्हणजे आपण कसा खेळला जातो? किती खेळाडूंमध्ये असतो? असं तुला काय तुला काय वाटतं. तू मला सांगशील का जरा? हा. हे बघा. त्यामध्ये दोन टीम असतात.

आणि आपल्या एका टीममधी अकरा खेळाडू असतात.

मग त्यांनतर अ जे अकरा अकरा खिलाडू असतात, त्याच्यामधी त्यांनी ते सिलेक्ट करतात बॅटिंग टॉस उडवून आणि मग अपोजिट टीम वाले असतात ते बॉलिंग करतात. ओके. आता मलापण थोडीफार माहिती आहे त्याच्याबद्दल. म्हणजे अ भारतात बऱ्याच वर्षापासून म्हणजे क्रिकेट हा खेळ खेळला जातो. तो एक इथला अतिशय प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे.

हा खेळ ना मुलांना खूप आवडतो. सहसाकरून हा खेळ ना लहान मैदान, रस्ते वगैरे इकडे म्हणजे मोकळ्या जागी अशा आहेत हा खेळ खेळला जातो.

म्हणजे खूप पोरांना पण म्हणजे लहान मुलांना खूप आवडतो. लहान मुलं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे सगळ्यांनाच हा गेम खूप आवडतो.

आणि एक मुलांना क्रिकेट व त्यासंबंधीचे नियम पण आहेत आणि कायदे. हे सगळे म्हणजे एक माहितीच आहे. म्हणजे खूप आवडीने ते लोकं आहेतना हे करतात.

त्याच्या त्याच्यामुळं भारतात म्हणजे भारतातील राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे हा क्रिकेट.

आ हा. आणि एक हा

आता जे वर्ल्डकप झालंत त्याच्यामधी इंडिया जिंकूच नाही शकली. क्वालिफाय तर झालती पण इंडिया फायनल मधे गेलीच नाय. हो. इंडिया गेली पण ती अ पण सक्सेसच अ म्हणजे त्याला हेच नाही भेटलं त्यांना. सक्सेस नाही भेटलं. बरोबर बरोबर.

आणि एक लोकांमध्ये कसं अ म्हणजे भारत म्हटलं कि पहिले म्हणजे लोकं अ भारत आणि पाकिस्तान म्हटलं कि पहिले लोकं टीव्हीच्या बाजूलाच म्हणजे अवतीभोवती बसलेलेच असतात.

खूप म्हणजे खूप लोकं म्हणजे खूप आवडीने तो खेळ, खेळ बघतात पण. आणि तो बघून एन्जॉयपण करतात.

आणिक हा जो खेळ आहे तो मला वाटतं ब्रिटिश साम्राज्यात विस्तारादरम्यान हा खेळ म्हणजे परदेशात खेळला जाऊ लागला होता. एकोणिसाव्या शतकात पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला होता तो.

आय अ आय सी सी कडून म्हणजे प्रत्येकी दहा दहा दरम्यांत दोन संघात घेण्यात आला होता हा खेळ .

वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि याच्यात मला वाटतं एक एकंदरीत अकरा जण अकरा खेळाडू असतात. ह्या खेळामध्ये.

बरोबर ना. आणि एक आणि हा जो खेळ आहे तो भारतात बोलू नकोस इंग्लड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका म्हणजे सगळ्या देशांमध्ये एवढा लोकप्रिय झाला ना एवढा लोकप्रिय झाला कि

हा. आम्ही अ हर संडेला, दर संडेला आम्ही मित्र सकाळी उठून जातो क्रिकेट खास खेळायला. ओके. खूप लोकं म्हणजे ते खूप इंटरेस्ट घेऊन पण अ खेळायला छोट्या छोट्या मैदानामध्ये, मोठ्या मैदानांमध्ये खेळायला जातात दर संडेला. बरोबर बरोबर.

हा. ठीक आहे सक्षम थँक यु. तुझ्याबरोबर बोलून चांगलं वाटलं हा. चल बाय.